काही लोकांना scholarship मिळते हा ही गोष्ट वेगळं आहे मला एक गोष्ट सांगायचे जे तुम्हाला दुसरा म्हणून की माझं engineering झालय त्यानंतर मी UPSC करतो आता ठीक आहे तर actually काय झालाय की बघा माझ्यानंतर जो mindset होता

ठीक आहे मी एक सामाजिक ह्यांच्यामध्ये माझं जास्त कल होता ठीक आहे तर मंग म्हटलं की काय करावं आता नेमकं सामाजिक मध्ये आहे मलाही technical जमत नाहि हाऊ ठीक आहे technical असं नाही की त्या पुढच मी करून घेतोय पण नाही का एक एक असतं नाही का कि आपण त्याच्यामध्ये आपण continue काम करतोय ठीक आहे ते जमत नाहीये ना आणि सामाजिक हा त्याच्यामध्ये तर जास्त मी रुची रुचीन काम करू शकतोय तर मी अशी field choose केली की UPSC करून जर आपण सामाजिक याच्यामध्ये गेलो तर चांगलं

बरोबर बरोबर ठीक आहे आता जर तुम्ही बोलात की तुमचं शिक्षण हेच सांगायचा होता की जर लहानपणापासून जर त्या मुलाला जर त्या ह्याच्यात आपण जर टाकलाय ठीक आहे ज्याच्यात त्याला रुची आहे तो त्याचनुसार चालणार असं माझं म्हणणं आहे

ते जा असं काहीतरी तो त्यांना engineering चा खर्च कमी एका वर्षासाठी दोन लाख तीन लाख इतका खर्च आहे चार वर्षाचा engineering असतं तिनी चौक बारा बारा लाख बारा-पंधरा लाख हे फक्त शिक्षणासाठी पालक खर्च करतात ठीक आहे पण त्या पुढे जाऊन पुढे जाऊन त्या मुलाला किती रुपयाची नोकरी मिळते पंधरा हजार वीस हजार बरोबर हे शिक्षण

हे शिक्षण तुम्ही मुलांना देताय आहे हे आहे आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्था म्हणजेच जरी तुम्ही टक्केवारी चांगले जरी पडलात तुम्ही तुम्हाला जरी नव्वद टक्के पडले तर तुम्हाला शेवटी engineering पंधरा ते वीस हजारच मिळणार आहेत बरोबर त्याच्यापेक्षा जर त्या

म्हटलं लहानपणापासून चांगलं चांगलं कौशल्य शिकवली जसं की नृत्य आहे संगीत आहे आपल्याला पैसा मिळेल instagram म्हणून एक instagram आणि youtube म्हणून एक गोष्ट आहे एक आपला application mobile मध्ये प्रत्येक

त्याच्यामध्ये कितीतरी लोक नृत्य संगीत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपले ज्या कौशल्य आहेत ते सादर करून किती लाखो करोडो रुपये कमवतात म्हणजे ही लहानपणापासून त्यांच्याकडे ही कौशल्य

मनुष्य जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्यांच्याकडे कोणता ना कोणतातरी कौशल्य असतच हे असतं हे फक्त त्याला माहिती करून देणे हे आपल्या पालकांचा आणि शिक्षकांचा काम आहे ठीक आहे पण आपली भारत व्यवस्था अशी आहे भारताची शिक्षण व्यवस्था अशी आहे की फक्त तुम्ही पुस्तके किडा बना आणि परीक्षा घ्या आणि चांगले शंभर पैकी नव्वद पंचानऊ आठ्यान्नव असे मार्क मिळवा हेच आहे बाकी पुढं त्याच्यामध्ये काही आपल्या शिक्षण व्यवस्था मध्ये बदल झालेले नाहीत अत्ता अत्ता काही पालक असे म्हणतायेत आहे की काही शाळामध्ये पण वेगवेगळे खेळ जे असतात ते शिकवायला सुरू केलेत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला विद्दार्थ्याना प्रोत्साहन दिला जातय ही एक चांगलं पुढाकार असं मला वाटतं आपलं म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की लहानपणापासून मुलांना वेगवेगळी कौशल्य शिकवा आणि त्यांची आव आवड पाहून आपल्यामध्ये काहीतरी कौशल्य त्यांना निवडायचे आपण संधी द्दायला पाहिजे जेणेकरून तो अभ्यासात जरी मुलगा हुशार नसेल तर आपली कौशल्य तो चांगली जोपासून तो पुढे त्यातुन आपलं आपलं जीवन जीवनाचा गुजारा तो करू शकतो

हे एक आहे बघा हो हो नकीच बरोबर पण बघा आपण जर हाय कि नाय हे सगळं जर त्यांच्या आई-वडिलावर टाकलाय किंवा मग त्याच्यावर टाकले तर चालणार नाही आपल्याला

आपण म्हणूया की त्या related किंवा त्या प्रतिसाद चे शिक्षण त्यांना पण मुलांला पण देऊ शकणार त्या teacher तर त्यांना पण ते कौशल्य त्यांना पण ते स्वतःव शिकावं लागेल बरोबर आता तुम्ही म्हणताय तसं मी आता एक point मी इथे एक गोष्ट सांगते कि एक विद्दार्थी एका जसे की आपली आता शिक्षण व्यवस्था आहे ती फार जास्त काही बदललेले नाही अजून तर mark गुण मुलाला गुण जास्त पडायला पाहिजेत अशीच त्यांची धारणा असते शिक्षक आणि पालकांची काही विद्दार्थी हे हुशार नसतात तर ते विद्दार्थ्यांच्यावर एवढा दबाव आनला जातो कि ते विद्दार्थी आत्महत्या करतात आता तुम्ही three idiots हा movie बघितला असेल त्याच्यामध्ये ते तो मुलगा त्याच्या डोक्यावर किती मेंदूवर किती दबाव आला त्याच्या तो व काम पूर्ण करण्यासाठी शेवटी तो काय करतो आत्महत्या करतो

म्हणजे मला म्हणायचं आहे की हा मुलाला जे आवडतं ते करायला त्याला द्या त्याला career निवडण्याची त्याला संधी द्दा

खूप प्रेम करतात त्याणा आपण खाली पाडायला नको म्हणजे त्यांच्या विश्वास आपल्यावर आहे तो विश्वास सर्वात कमी पडता कामा नये पण आपले जे शिक्षक वगैरे आहेत त्यांनी असं हे विचार करायला गरजेचा आहे त्याचबरोबर मला असंही असंही वाटतं की विद्दार्थ्याना शिक्षण वेगवेगळ्या फक्त खेळ म्हणा किंवा पुस्तकातल्या ज्ञान देण्यापेक्षा

त्यात आपण science विज्ञान पण टाकू शकतो विज्ञानमुळे हाय कि नाय brain development होतो मेंदूची

विचार करण्याची शक्ती आहे का नाही हो नक्की तर एक विज्ञान practical तेच म्हणूया आपण तेच मुलाला द्दायला हवं त्याचबरोबर ही एक एवढाच देण्यापेक्षा

आपल्याला शारीरिक स्वास्थ्य देणे म्हणजे शरीराचा व्यायाम करवणे विद्दार्थ्यंच्या कडून

बौद्धिक कल्याण म्हणजे तुम्ही काय सांगू शकता म्हणजे काय करायला पाहिजे मुलांना वेगवेगळे बौद्धिक जे खेळ असतात तशी बौद्धिक कल्याण मध्ये हे बघा आता मेंदूचा एक विचार प्रणाली जे पण आपली develop करायचा जर असेल योगा करायला meditation करायला हवा आहे खेळ खेळायला हवय असं नाही पण जे आपण जेवण करतोय त्यामध्ये सगळे vitamins येताय का minerals येतय का ठीक आहे जे तुम्हाला

food मधून भेटतय हा हा हा ते सर्व त्या गोष्टी पण त्याच्या पण एकाने एक मुलाला ऐकणे knowledge असायला हवाय ते एक तर आपल्याला मुलांना तर नसेलच पण सुरवातीला आपण पालकाला कशा देऊ शकतो त्यांचा knowledge ते आपण एक television through दूरदर्शन through किंवा मग असं media through आपण त्यांना देऊ शकतो ठीक आहे teacher तर help करणारच या गोष्टी मध्ये no doubt ठीक आहे तर या यामुळे आपण आपण त्याचा भौतिक क्षमता वाढवू शकतो असं माझं म्हणायचं आहे आता जसा तुम्ही म्हटलं शारीरिक स्वास्थ्य आलं, बौद्धिक कल्याण विद्यार्थ्यांचं, बौद्धिक कल्याण म्हणजे मोठ्यांचा आदर करायला पाहिजे, मैयत्री वाढवायला पाहिजे, मैत्रीतून

भावना असतात त्या दर त्यांच्यामध्ये रुजवल्या पाहिजेत सामाजिक कल्याण हे पण विद्दार्थ्याना शिकवलं पाहिजे विविध उपक्रमा म्हणजे दिवाळी आली हा सण हे दाळीम मुलांना असं वेगवेगळे समजून द्दायच नाही, ह्यो आपला सण नाही आहे तो आपला सण नाही आहे मुलांना भेदभाव हा ही गोष्ट अजिबात शिकवायचे नाही

जसं तुम्ही म्हंटलं बौद्धिक कल्याण आध्यात्मिक कल्याण आध्यात्मिक कल्याण म्हणजे ध्यान प्रार्थना समाजसेवा या गोष्टी मुलांना शिकवणं आजकलचा भारतीय व्यवसस्थेत add करणे किंवा समाविष्ट करणे हे खूप गरजेचे झालेला आहे हा आता

हे हा पूर्ण आपली जे चर्चा झाली झाली त्याच्यामध्ये आपली शिक्षण व्यवस्था मध्ये काय काय त्रुटी आहेत आणि काय काय आपल्याला करायला पाहिजे त्या गोष्टींचा आपण चर्चा केली

ठीक आहे धन्यवाद चर्चेबद्दल bye धन्यवाद तुमच्याशी बोलून चांगलास एक knowledge भेटलय मला

आपण शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना आपल्याला एखादी शिक्षक किंवा शिक्षिका किती आवडायचे. आता शिक्षक किंवा शिक्षिका आवडण्यामागे खूप सारे म्हणजे खूप उदाहरण असू शकत किंवा खूप कारण असू शकतात. आपण त्यांना का पसंत करतो आपण त्यांच्याविषयी का विचार करतो आणि ते आपले roll model का असतात म्हणजे त्या अगदी इतका एक असं प्रत्येकाचं एक वेगवेगळं कारण असू शकते. खरं सांगायचं झालं तर माझे आवडते शिक्षक किंवा शिक्षिका जर मी याविषयी विचार केला तर अह हम्म माझ्या नववीतील नववी दहावी या वर्गाची वर्गात शिकवणाऱ्या एक मराठी शिक्षिका होत्या. ज्या आम्हाला मराठी शिकवायच्या त्या मला फार आवडायचं फार म्हणजे फारच जास्त त्यांचा आणि माझं काय बोलणं खूप जास्त खूप झालेले नाही किंवा मी त्यांच्याशी खूप संपर्कात नव्हती मी त्यांच्या पण तरी ते आम्हाला खूप आवडायच्या खूप बोलायची नाही मी त्यांच्याशी पण त्या ज्याप्रकारे शिकवायच्या म्हणजे त्यांचं शिकवण त्यांच बोलन त्यांचा इतरांशी वागणं हे सर्व मला खूप प्रभावित करायचं.

कसं बोलायला हव अं अह जेव्हा आपण इतरांशी बोलतो तर कसं वागायला हवं याविषयी नेहमी त्या सांगायच्या. अह त्या ज्याप्रकारे शिकवायच्या एखादा पाठ एखादी कविता आणि लेखकांविषयी अह छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या की त्यांच्या अह म्हणजे कुठले गाव गेलेले कुठल्या कादंबऱ्या लिहिल्या त्यांचे लेखन काय आहे अह हे मला खूप प्रभावित करून जायचं. आणि त्या माझ्या त्या शिक्षिकेमुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली मला कविता लिहिण्याची आवड निर्माण झाली मला खूप आवडायच्या त्या अह आणि एकदा आमची परीक्षा असताना दहावीत असताना जेव्हा एक निबंध म्हणजे प्रश्न असतात आता तुम्हाला माहितीच आहे की दहावी मध्ये वगैरे कसे प्रश्न येतात कशा प्रकारचे प्रश्न येतात. जस आपल्याला धड्यांमध्ये दिलेल आहे त्याप्रमाणे ते प्रश्न कधी नसतातच ते खूप वेगळे असतात खूप वेगळ्या पद्धतीने विचारलेले असतात फक्त प्रश्न एकदा दोनदा तीनदा वाचून तुम्हाला तुम्हाला ते समजायचं असतं की यांना नेमके पाहिजे काय आहे अशाप्रकारे मी प्रश्न प्रश्नांची उत्तरे दिली लिहिलेत आणि त्यांनी माझ्या परीक्षेच्या शिक्षिका वर्गात आल्या अह त्यांनी त्यांनी सगळ्यांचे paper दिले जे आपल्याला paper दाखवतात exam झाल्यानंतर परीक्षा झाल्यानंतर त्यांनी सगळ्यांना paper दिले माझा जो roll number होता त्यांनी त्याच्या आधीचा त्याच्यानंतर चे हे सुद्धा दिलेत विद्यार्थ्यांना paper मला नाही दिला तर मी एकदम मी विचार करायला लागले की काय झालं मी नापास झाले का की काय नेमकं काय झालेल आहे माझ्या शिक्षिकेने अह मला का दिलेला काही दिलेलं नाही paper का दिलेला नाही माझा paper मी याबद्दल खूप विचार करायला लागले की नेमकं झालं तरी काय आहे मग मी madam जवळ गेले मी त्या माझ्या शिक्षिकेना विचारलं की माझा roll number उदाहरणार्थ पंचवीस होता तर मी त्यांना विचारलं माझ्या paper मला दिलेला नाहीये का का बरं दिलेला नाही काय झालेला आहे की हरवलेला आहे की मी तर exam दिलेली होती. मी परीक्षा दिलेली होती. तेव्हा त्यांनी मला अगदी तुझा आहे का तो असं मला विचारलं माझ्या मला जवळ बोलावलं आणि सगळ्यांना दाखवला तो paper

लेखन कधी म्हणजे जे त्या त्या आम्हाला माझ्या लेखनाविषयी जे बोलत आहे. असं माझं लेखन कधी होतच नाही त्यांनी अह माझं लेखन हे फार वेगळं होतं अह जेव्हा मी नवीन नवीन वर्गात आलेली होती अह madam शी माझ एवढं एवढा संपर्क नव्हता. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा म्हणजे वर्गात असताना पहिल्यांदा त्यांनी त्यांनी आम्हाला निबंध लिहायला लावतात आणि निबंधाचा विषय होता माझी आजी आता माझी आजी म्हटल्यानंतर मी त्याच्या आधीही मी खूप निबंध लिहिलेला आहे पण आपण जे आपले शिक्षक किंवा शिक्षिका अह जे आपल्याला लिहून देतात अह आपण आपण ते

हो काय, झालं जेवण वगैरे तुझं? काय? जेवण वगैरे झालं का म्हंटल? आता नाही गं संध्याकाळी आठ वाजेला बनवेल ना अच्छा अच्छा काय करतेस मग तू दिवसभर?

Mcom ची परीक्षा देते मी आतां. अच्छा हो काय दिवसभर मग अभ्यास करते मग, घरची कामं.

हं तुम्ही तू काय करते दिवसभर?

अच्छा चांगलं आहे. हो छान आहे.

काय म्हणतेस आणखीन? काही नाही बस मजेत. अरे मी तुला सांगायचं विसरली मी बोलली की म्हणजे तू mute करशील. ठीक आहे.

हां कारण कि मग कसं आपलं बोलणं हे होणार ना double double त्यामुळे

काय म्हणतेस आणखी college मध्ये कुठे चाललं college तुझं? माझं college तिकडे कारंज्याला झालय महाराष्ट्रामध्ये प्रतिभाताई पॉ ट पाटील च college होत त्याच्यात माझं Bcom आणि Mcom आता पूर्ण होतंय.

आणि लग्न कोणत्या वर्षी झालं मग तुझं? माझं लग्न झालं दोन हजार वीस मध्ये

तर माझं एक वर्षाचा gap पडला ना माझं graduation complete झालं त्याच्यानंतर माझं अं लग्न झालं मग लग्न झाल्यानंतर एक वर्षाचा gap पडला तर नंतर मग मी Mcom करते. अच्छा अच्छा मी म्हंटल कसं एवढं gap ठेवली किंवा नाही आता मला लग्नाला तीन वर्ष पूर्ण होईल म्हणजे तीन वर्ष तिसरं वर्ष लागलंय. अच्छा अच्छा

माझं एकवीस मध्ये झालं. अच्छा तुझं शिक्षण मग काय झालं? माझं MBA झालंय finance आणि HR मध्ये

हो

हो चांगलं आहे काही ना काही करत राहावं ना माणसानं हा त्याच्यासाठीच मग मी हे करते तर म्हणजे busy राहतो mind पण आपला हे राहतो ना असं. तुझं काय चालू आहे म्हंटली MSc नाही नाही McomMcom चालू आहे.

असं असं मला वाटलं की MSc चालू आहे.

माझं दोन हजार एकवीसला झालं.

काय करतात तुझे husband मग? माझे husband electrical engineer आहे. Government मध्ये आहे का job नाही Government नाही privet च आहे. आता कुठे government लागतं.

तेच ना आणि तुझे mister माझे mister bank मध्ये आहेत. privet bank मध्ये आणि ते plot चा पण business करतात. चांगलं आहे joint family आहे तुझी? हो joint family आहे पण आम्ही दोघचं जणं राहतो नागपूरला सध्या तर आईबाबा तिकडे गावाकडे असतात. आमची शेती पण आहे ना ती पण बघावं लागतं.

हां मी joint family आहे. जेठ जेठानी आणि सासू सासरे

अच्छा कामं तर लई करावं लागत असेल मग हां खूप नाही इतके नाही राहात. त्या भांड्याला भांडं घासायला बाई आहे. बाकी तर धुणं वगैरे आम्हीच करतो कपडे धुणं. आम्ही दोघीजणी एकत्र राहतो आज मला तीन वर्ष झाली. हो काय छान आहे.

मग तुझे सासू सासरे काय करतात खरं? माझे सासू सासरे काही नाही घरीच असतात. सासरे माझे ना government hospital ला होते तर ते आता retired झाले दोन हजार अठरामध्ये आता ते private अं hospital ला जातात. अच्छा अच्छा म्हणजे आता घरी बसून काय करू बा ते तरी काम बरं आहे त्यांचं हां privet hospital ला जातात आणि जेठ जेठ माझे बुलढाणा urban मध्ये अच्छा कशाचं working मग? ते हेच clerk लिखापडी अच्छा अच्छा

तू proper कुठली आहे मग? मी proper म्हंटलं माझं माझं जे माहेर आहे ते कारंज्या. अमरावतीजवळ कारंज्या आहे ना तिथे आणि मला दिलंय अं मतलब दिलंय ते इकडं MP मध्ये मध्यप्रदेश इंदूर जवळ बरवा बडवा आहे तिथे अच्छा अच्छा लई लांब दिलं तू हां खूप लांब दिलं. नातेवाईकचं आमचे दूर दूर आहेत तर तिथेच दिलं. अच्छा माझे पण तिकडे relative राहतात ना माझ्या आजीची बहीण राहते इंदूरला

उज्जैनला पण एक दाजी राहतो.

खूप लांब लांब distance आहे आता आम्ही जाऊ म्हंटल फिरायला पण वेळच नाही मिळत गं कुठं उन्हाळ्यामध्ये एवढ्या उन्हाळ्यामध्ये कुठं फिरायला जाणार

बाहेर नाही निघावं वाटत हो तेच तर temperature आता तर forty two होतं. हां इकडे पण forty two च होतं.